मी काय तशी हुशार नाही म्हणूनच हातावरच्या रेषा बघण्याचं कौशल्य मला शिकावं लागलं इथून इजिप्त ला कास जाणार मी फक्त स्वप्नांचा अर्थ सांगितलं ती स्वप्न सत्यात कशी उतरायची हे मला ठाऊक असत तर मी अशी माझ्या मुलींच्या कृपेवर कश्याला जगले असते आणि मी इजिप्त ला कधी पोहोचलोच नाही तर तर मग मला माझे पैसे मिळणार नाहीत पैसे बुडण्याची हि माझी पहिलीच वेळ नसेल इतकं बोलून म्हातारीने त्याला तिथून जायला सांगितलं आधीच त्याच्या पायी तिचा फार वेळ गेला होता तरुण निराश झाला इथून पुढे स्वप्नावर विश्वास ठेव्हायचा नाही असा निश्चय त्याने केला किती तरी गोष्टी करायच्या आहेत हे त्याला आठवलं आधी बाजारात जाऊन पोटापाण्याचा बंदोबस्त करायचा हातातल्या पुस्तकाच्या बदल्यात दुसरं जाडजूड पुस्तक घ्यायचं wine ची बाटली भरून घ्यायची हे सगळं करून तो निवांत पने बाजार पेठेतील एका तो बाकडयांवर बसला प्रचंड उकाड्यामुळे ताज्या wine च्या थंडगार घोटाने त्याला बर वाटलं या क्षणी त्याला मेंढ्याची काळजी न्हवती नगरा च्या प्रवेश द्वाराशी असलेल्या त्याच्या मित्राच्या मालकीच्या वाघोऱ्यात त्या सुरक्षित होता या नगरात तो अनेकांना ओळखत होता सतत च्या प्रवासाचा हा फार मोठा लाभ होता जागोजागी त्याला मित्र होते असं असून हि त्या मित्रांबरोबर जास्तीतजास्त वेळ घालवायचिं जवाबदारी त्याच्यावर न्हवती तो सतत नवीन मित्र जोडत होता

समोरचा बदलला पाहिजे अशी इच्छा इतरांच्या मनात दृढ होऊ लागते त्यांच्या मनानुसार ती व्यक्ती बदलली नाही तर त्यांना संताप येतो आपण आपले जीवन कास जगावं याची सुस्पष्ट कल्पना भले हि कित्येकांना नसेल पण दुसर्यांनी कस जगावं याच स्पष्ट चित्र त्यांच्या मनात निश्चित पने असत सूर्य कलला कि मेंढ्याना घेऊन पुढे रावण होण्याचा विचार त्याने केला आजपासून तीन दिवसांनी तो व्यापाराच्या मुलीबरोबर असणार होता नुकतेच विकत घेतलेलं पुस्तक तो वाचू लागला पहिल्याच पानावर दफन विधीचा वर्णन होत त्यात उल्लेख केलेली माणसांची नाव त्याला उच्चारायचा कठीण वाटलं आपण जर कधी पुस्तक लिहिलं तर एका वेळी एकच व्यक्तिरेखा समोर आणायची असं त्याने पक्के ठरवलं जेणेकरून अनेक नाव एकत्रितपणे लक्ष्यात ठेवण्याचा ताण वाचकांवर आला नसता कसबस त्या पुस्तकात त्याच मन रामाला मग त्याला ती आवडू लागली पुस्तकांच्या त्या दफन प्रसंगी पुष्कळ हिमवृष्टी झाली होती तडाख्याच्या थंडीची कल्पना त्याच्या मनात आली तो वाचनात गढला असताना एक वृद्ध गृहस्थ त्याच्या बाजूला बसून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला बाजारातील लोकांकडे बोट दाखवतो वृद्ध गृहस्थाने विचारलं

तरुणाने तुटकपणे उत्तर दिल काम आपण वाचनात गढलो आहोत असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता प्रत्यक्षात त्याच्या मनात व्यापाराच्या मुलीचे विचार होते या वेळेस तिच्या समोर स्वतःच्या हाताने मेंढ्यावरची लोकर उतरवली तर कठीण गोष्टी सुद्धा

हे सांगितल्यावर त्या मुलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य कारक भाव उमटणार होते ती काम करत असताना तिला कोणत्या लोककथा सांगता येतील याचा हि विचार त्याने केला होता त्यापैकी बहुतेक गोष्टी त्याने वेगवेगळ्या पुस्तकात वाचल्या असल्या तरी तिला सांगताना त्या स्वतःचा अनुभव म्हणून तो सांगणार होता तिला वाचता येत नसल्यामुळे खर खोट तिला कळणार हि न्हवत वृद्ध माणसाने पुन्हा पुन्हा तरुणाशी संभाषण साधण्याचा प्रयत्न केला तो अतिशय थकलेला होता त्याला फार तहान लागली होती त्याने तरुणाकडे wine चा घोट मागितला wine प्यायल्यावर तरी तो वृद्ध आपल्याला एकटं सोडेल या विचाराने तरुणाने त्याला आपली wine ची बाटली देऊ केली पण त्या वृद्धाला मुलाशी संवाद साधायचा होता तरुण कुठलं पुस्तक वाचत आहे अशी विचारणा त्याने करताच उद्धटपणे बोलून त्याला गप्प बसवायचा विचार तरुणाच्या मनात आला सरळ उठून दुसऱ्या बाकावर बसावं असं हि त्याला वाटलं परंतु त्याच्या वडिलांनी त्याला सर्वांचा विशेषतः मोठयांचा आदर करायला शिकवलं होत म्हणूनच त्याने पुस्तक वृद्धांसमोर धरलं असं करण्यामागे दोन कारण होती एक म्हणजे त्या पुस्तकाच्या शीर्षकाचा अचूक उच्चार त्याला स्वतःला माहित न्हवता आणि दुसरं म्हणजे त्या वृद्धाला वाचता येत नसे तर आपल्या चौकसपणाचा संकोच वाटून तो तरी दुसऱ्या बाकड्यावर जाऊन बसला असता हम्म असं म्हणत वृद्धाने ते पुस्तक चारी बाजूनी न्याहाळलं जणू काही ती एखादि विचित्र वस्तू होती हे फार महत्वाचं पुस्तक आहे पण ती इतकं जेरीला आणत हि प्रतिक्रिया ऐकताच तरुण अवाक झाला त्या वृद्धाला त्याच वाचता येत होत असं नसून ते पुस्तक त्यानं वाचलं होत त्याच्या म्हणण्यानुसार या पुस्तकामुळे त्रास होणार असेल तर अजूनही ते बदलून आणण तरुणाला शक्य होत जगातील सर्व पुस्तकामध्ये जे लिहिलं आहे तेच या हि पुस्तकात लिहिलं आहे वृद्ध पुढं म्हणाला आपल्या स्वतःच्या गंतव्य स्थानाची निवड करण्यात लोक किती आक्षेप असतात हे या पुस्तकात सविस्तर सांगितले आहे सरतेशेवटी पुस्तक वाचून झाल्यावर या जगातील सर्वात मोठ्या असत्यावर सर्वांचा विश्वास बसतो जगातील सर्वात मोठं असत्य काय आहे ते तरुणाने अतिशय आशचर्याने विचारले ऐक तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एका ठराविक तत्वावर आपल्या बाबत काय घडत आहे यावरच आपलं नियंत्रण सुटत त्यानंतर ताबा असतो तो फक्त नशिबाचा हेच ते सर्वात मोठं असत्य काही तरी काय माझ्या बाबतीत असं कधीच घडलं नाही तरुण ठासून म्हणाला मी धर्मगुरू व्हावं असं माझ्या घरच्यांना वाटत होत पण मला मेंढपाळ व्हायच होत आणि तेच मी केलं फार बार केलास वृद्ध म्हणाला तुला प्रवास करायला मनापासून आवडत माझ्या मनाचे विचार याला आधीच ठावकी होते तरुणाच्या मनात आला वृद्ध आता निवांतपणे पूस्तक चाळत होता त्याच्या अविर्भावावरून ते परत करण्याचा त्याचा कोणताही मानस नसावा असं तरुणाला वाटल वृद्धांचे कपडे थोडे वेगळे असल्याचं तरुणाच्या लक्ष्यात आले तो एखाद्या अरबाप्रमाणे दिसत होता सारे पाहून बोटीने अरुंद सामुद्रधुनी ओलांडली कि आफ्रिका काही तासांच्या अंतरावर होती इथं येऊन खरेदी करणारी आणि दिवसातून अनेकदा आरबीची प्रार्थना म्हणारी अरब नेहमी दिसतात तरुणाने विचारलं तुम्ही कुठून आलात अनेक ठिकाणाहून कोणीही अनेक ठिकणाहून येऊ शकत नाही तरुण म्हणाला मी मेंढपाळ आहे मी अनेक ठिकाणी गेलो आहे पण मी आलो आहे एकाच ठिकाणाहून एका प्राचीन किल्ल्याजवळ वसलेल्या शहरातून मी आलो आहे माझा जमीनच तिथला

परंतु तसा विचारलं तर आपलं अज्ञान दिसेल आशय आशंकेने तो गप्पा बसला बाजारपेठेत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा काही क्षण निरीक्षण केल्यावर त्याला जाणवलं

तरुणांनी विचारलं जस मी मिळवलं तसेच एवढ्यावरून काहीही समजणं शक्य न्हवत सालेन अण्डलोसिय नाही याबद्दल तरुणांची खात्री होती तास असत तर त्याने सालेनबध्दल काही ना काही नक्कीच ऐकलं असत आपला मुद्धा न सोडता तरुणाने पुढचा प्रश्न विचारला तुम्ही सालेनमध्ये काय करता मी सालेनमध्ये काय करतो वृद्धाला हसू आलं अरे बाबा मी सालेनचा राजा आहे लोक काय वाटेल ते बोलतात असं तरुणाच्या मनात आला त्या पेक्षा चकार शब्द हि न उच्चारणाऱ्या मेंढ्याबरोबर जीवन व्यतीत करणं अधिक चांगलं असं तरुणाला वाटल हातातल्या पुस्तकात एकट्याने रमण तर त्याहून जास्त चांगलं असा हि विचार त्याचा मनात आला पुस्तकाचं एक बर असत आपल्याला हवं तेव्हाच ते आपल्याशी बोलतात जगभरच्या अश्चर्यकारक कथा ते आपल्याला सांगतात लोकांचं तसं नसत अनेकदा ते इतकं विचित्र काही बोलतात कि संभाषणाचा ओघ कसा सुरु ठेवायचा हे हि आपल्याला समजत नाही इतक्यात वृद्ध म्हणाला माझं नाव तुझ्याकडे किती मेंढया आहेत पुरेश्या तरुणाने एका शब्दात दिल आपल्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वृद्धाला वाटलंय हे एव्हाना त्याच्या लक्ष्यात आला होत

आता मात्र तरुण त्रासला होता नमस्कार प्रक्षकांनो, आता मागचा भागात मी एक मुद्दा उचलेला ज्या वरती चर्चा झालेली हे आणे e-waste आणी त्याचा e-waste चा नियोजन कस करायचा? आता त्या मध्ये काही अशा गोष्टी आहे जे मागचा वेडी चार चर्चेचा भाग झाले नाही. पण आता तो गोष्टीवरती आपण सव्हिस्कर पणे अजून बोलूया की कसा E-waste नियोजन भारतात कस होतायेत किंवा त्याचा बद्दल लोकां जागरूक करण्या साठी सरकार काय करताय हा याचा प्रश्न तुमहाला नकीत पडला असेल की सरकार काय करतेय? तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, मोदी सरकार यांनी एक मोहीम अकली आहेस नवीनच मोहीम आहे हिला पण आपण new policy अस म्हणू शकतो जी दोन हजार बावीस मध्ये लोकन समोर आणलेली लोकांचा वापरण्यास आणी आता त्या गोष्टी चा वापर करण्यात येत आहे. आपण e-waste ही हे बोलताना डोक्यात आपल्याला टीव्ही, computer किव्वा घरातला remote केबल electronic चे गोष्टी हेच येतात पण कोण्याचा डोक्यात हा विचार आलाय की जे आपले गाडे आहेत आपण वाहन चालौतो, वेग- वेगडे ट्रक असतील, बस असतील cars असतील, खाजगी वाहन असतील, किव्वा छोटे सकूटी असतील किव्वा bikes असतील. आता हा जो हा पण एक प्रकारचा कचराच झाला ना? उद्या ती गाड़ी बंद पडली आपण दहा वर्ष एका गाड़ीला वापरलं, उद्या बंद पडल्या वरती त्या गाड़ीचा करायचा काय? आता जे विक्रिती आहेत ते गाड्या घेत नाही माग कराच्या काय ते गाड़ी यांच खरं च, हा प्रशन तुम्हाला नक्की आढळले असेल किंवा नसेल हे पण तुम्हाला साग्ते की आता या गोष्टींना जाम्बिया झूम सरकारने योजना आणली आहे की जे जे जुन्या गाडी आहेत आता जुन्या time ला आता चा वेड बगाल्या गेली तर पेट्रोल डिज़ल किव्वा आता बघाय्ल गेल तर CNG हे पण महागल्या तर हाडू हाडू आपण पेट्रोल, दिसेल CNG चा गाड्या हाडू हाडू कमी होत जाताय आणी electronic इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत. जे लीगत light वरती चालतील अशे आता तर माग हे जे जुन्या गाडी आहेत, हे तर एक प्रकारचा कचराच होत चाला आहेत आता

करण की विक्रीटर ते घेत नाही आहेत तर आपण हे गाड्याचा करायचा काय? बरोबर, तर अश्या गाड्यांसाठी आणी जे जुन्या गाड्या असत ते जास्त प्रदूषण निर्मर करतात म्हणूनच आपल्या आपण गाडी घेतली दार वर्षी आपण गाडीच PUC करतो PUC म्हणजे काय? Pollution UnderControl म्हणजे प्रदूषण नियंत्रण अंतर्गत चाचणे ते आपल्याला काढावी लागते त्याचा certificate एक येत जे आपल्याला स्वतसोबत ठेवावे लागतात की उदया पोलिसांनी पकडलं तर ते PUC मागतात की तुमची गाडी किती धुरू करते.

सरकारनी जो टाक्या दिली त्याचा पेक्षा जास्त जर तुमची गाडी प्रदूषण करत असेल तर अश्या गाडयांना fine बसतो किव्वा जर भरपूर जास्त प्रदूषण करत असेल तर त्या गाडींचा

त्या गाडयांना जे सरकारचे निरूपीयोगी धूर्णा चा अंतर्गत जे scrap dealer आपण म्हणू शकतो याचे आधीतर लोक आहे सरकार ज्यांना अधिकृति दिली ज्या लोकन कडे तुम्ही ती जुनी पांढरा वर्ष जुनी गाडी विकली scrap ला दिली त्या वरती तुम्हाला काही टाके मिडतात म्हणजे आता जर तुमची खाजगी गाडी असेल. जी तुम्ही recycle scrap ला दिली replace केली माग आणी तुम्हाला नाविन् गाडी घेयला असेल, तर काजगी गाड्यांवरती पंचवीस टाक्या ची शूट मिडते. जे नवीन गाडी विकताना घेताना तुम्ही दाखवील की आम्ही ही authorized scrap dealer ला दिली तर पंचवीस टाके तुम्हाला या गोष्टी वरती रिबीट मिडतो किंवा सुट भेटे नवीन गाडी विक्रत घेताना हे एक खूप चांगली गोष्टी सरकार ने केली आहे. आणी जर तुमची गाडी व्यवसाहिक वाहन असेल तर त्या वरती पांढरा टाके मिडते आता ते त्या या वरती हे अवलंभून आहे की तुमची गाडी किती जुनी आहे काही गाड्या अस कराय की पांढरा वर्ष जुन्या जुनी आहे की तीस वर्ष जुनी आहे त्या निशोबानी दोन टाक्या आहे पण कमी जास्ती जास्त पंचवीस टाके खाजगी वाहणांवर आणी जास्ती जास्त पांढरा टाके

निरूपीयोगी धून चा अनतर्गत सरकार या या मुडे पन्नास हजार लोकन साठी च रोजगार निर्मित होणा रे हो त्याो सरकारनी अधिकृत केला चारशे, चारशे पेक्षाहून जास्त अशे dealers आहे जे जुने गाड्या घेतात. आणी ज्यांना आपण गाड्या देऊन ते rebate claim करू शकतो आणी नवीन गाडी घेताना त्या वरती आपण ते rebate claim करू शकतो. असे आहे. या गोष्टी मुडे जो इ कचरा आहे फक्त इ कचरा ही बाकी आपल्याला फायदा नाही होणारे तर आपल्याला प्रदूषणाचे बाबताने फायदा होणार आहार. जे गाडिया जास्त प्रदूषण कराय ते आपण कुठेतरी देऊ शकतो दुसऱ्या लोकांना हम्म विक्या जर तुम्हाला नवीन गाडी घेताना त्यामध्ये सुख मिडत असेल तर काय इत् आहे ना? भरपूर हेच नाही आहे की cpcb म्हणजे काय? cpcb म्हजे state pollution control board आणी central pollution control board म्हणजे काय? राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणी केंद्र पदूषण नियंत्रण मंडळ. अशी ही दोन मंडळ आहेत जे तुमचा state मंडळ म्हणजे राज्यातलं आणी पूर्ण देशाच जे प्रदूषण कशा नियंत्रित ठेवायच हे या गोष्टीची काम बगतात फक्त येवडाच नाही की प्रदूषण ध्वनि प्रदूषण, वायु प्रदूषण, पाण्यातून होणारा प्रदूषण या तीन ही गोष्टीन वरती हे हे मंडळ आहेत. ते त्त्रन् ठेऊन असतात की उद्या तुमच्या असा उदहारण करिता जर तुम्ही ज्या वायव्हतं राहतात ते गाव आहे यत ग्रीन झोय शांतर्गत आणी तुकडे उद्या कोणतरी factory टाकेल तर नाही त्याचा साठी वेग वेगडे permission घेयावे लागतात. तर ते permission कोणा कडे घेणार? आजचा टीमला तुम्हाला कुठलीही Factory नाकायची असेल, कुठलीही असा काम आरायचा असलं ज्या मुडे धावणी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण होतोय किव्वा हे अशा प्रकारचे हा तीनही प्रकारचे कुठलाही प्रदूषण होत्यें तर तुम्हाला पाहिले त्या आह मंडळाची अधिकृती घेयावी लागते. हे Approval घेवा लागता की हा की मी इथे बांधतोय. जर त्यांनी तुम्हाला approval दिला तर तुम्ही ते बंधू शकता नाही तर नाही. हे जे मंडळ आहे ते तुमच्या शहरातले वेग वेगड्या प्रकारचे प्रदूषण नियंत्रण करण्याचा काम कराये त्या वरती लक्ष ठेवण्याचा काम करताय. हेच अवे तर यांचा अंतरघट बहर्पुर् जे scrap dealers आहेत जे अधिकृत अं Scrap Dealers म्हणून Registered आहेत कंपनिया Scrap Dealer म्हणून Registered आहेत की ज्याचा तुम्हाला आता बोली गाडी विकायची आहे तर गाडी कोणाला विकणार? बाजूच्या भंगार वाल्या ला नाही. अधिकृत् लोकांना तुम्ही गाडी विकायची आहे. असंच, जे या गोष्टीया पुन्हार वापर करू शकतो त्यातला जो काय बोलतात, धातू वेगड्या काढतील आणी plastic वेगड्या काढतील आणी हायचा वापर करतील. जसा मी तुम्हाला आदिछे येचाच सांगितलं ज्या पाणीही जे ओप्पुनीच मध्ये बनवलेले संभी संभ हे काढलं, त्याचा पासून त्यांनी जे पंतक तयार केली जी त्या स्पर्धकांना दिली ती खूप सांगली गोष्टी आहे आता तुम्ही विचार करा भारत फक्त एक टाकायच e-waste चा recycle करतो. फक्त एक टाक्या मन्हजे वर्षाला आपण कमीत कमी साडे तीन हजार ते चार हजार टेन एवढ्या इ कचरा भारत भारतात जमा होत आणी फक्त एवढ्याच नाही, तर आपण नेहमी फक्त भारताचा विचार करतोय जस तुम्हाला माहित असेल की आपल्या पृथ्वीचा वरती जे Satellite छोडलेलं असतात आता उद्या खरब् झाले किव्वा ते वापरू शकत नाही अस झाले तर ते तिकडेच तो पण एक प्रकारचा waste चाच झाला. जो पूर्ण जग या गोष्टी मध्ये सहभाग्य् आहे की प्रत्येकाछे satellite जे उद्या खराब झाले तर तो एक वेगड्या प्रकारचा चा Waste होतो अस म्हणाला हरकत नाही. आणी या गोष्टीचा जागरूकता लोकन मध्ये निर्माण करण महत्वाचा आहे भरपूर जस मी सांगितलं होत मंडळ भरपूर ngos आहेत जे घरो घरी जाऊन हे सांगतात किव्वा शादेत आता चा पिढी ला या गोष्टीची जागरूकता देणारा जास्त महत्वाच आहे करण की आता पुढे येणारा जो कड आहे जर आशेच E-waste वडत् गेल तर प्रत्येक गोष्ट वरती Effect करेल जस की पाणी जे डम्पिंग ग्राऊंग मध्ये पडून पडून e-waste हा मातीत जातो आणी मातीतन पाण्यात झाटो आणी पाण्यात आपल्या सगडाछ पोटात जातो वायू प्रदूषण वाढतात त्या मुडे आपण ही गोष्ट वापरण बंद करू शकत कमी नाही करू शकतो. भरपूर regulatory authorities आहे जे या बद्धल सरकार युद्ध पाताडी वरती काम करत्ये plastic आपण नेहमी फक्त plastic चा बोलायचो की plastic मती मध्ये मिसडलं नाही की वर्ष वर्षण हजारो वर्ष तचाच् पडून राहत पण हाडू हाडू हाडू हाडू हे जे e-waste आहे हे पण एक प्रकारच कचरांच निर्माण होत चालाय जस मी सांगितलं भारत तीसऱ्या स्टाणावरती आहेत e-waste चा बाबतीत तर त्याच काय? हे खूप चिंता जनक बात आहे. आणी जाचा आपल्या शरीरावर्ती खूप गंभीर अझर आपल्याला मिडू शकतात हा भानगर बोलूया कचरा बोलूया हे जे ngos आहे भारत भरात जे वेग वेगड्या ngos आहेत त्यांचे वेग वेगडे campaign मोहेम चालू असतात. की कधी कुठल्या षदेत जातील आणी त्याला समजावूतील अशा लोकांना आपण जाऊन भेटला हावं की भरेम जर आपल्या माहित नसेल आपण बाजूछे भानगर वालेला आपल्या कचरा देनर् पेक्षा आपण त्या लोकांना दिल ngos through authorized dealers ला दिल किव्वा

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ चे स्वतःचे sites देखील आहे. त्या वरती हे scrap dealers किव्वा जे भानगर वाले आहे registered अधिकृत् वाले

जे जमा होत आपण परत नाही करू शकत ते त्यांना देईल हावं, दुसरी गोष्ट आपण अत फोन चा बोललो त्या घरी वापरणारे लॅपटॉप computer टिव्ही या गोष्टीच मी लोकांना सांगू ईच्छद की अशे गोष्टी घेणे, जे तुम्ही exchange करू शकल. म्हणजे उदया जर तुम्ही फोन घेयला गेल तर भरपूर sites वर किव्वा दुकानात exchange offer असते. exchange offer मध्ये घेतला मुडे काय होत? की जुन्या गोष्टीवरती जी काही तुम्हाला सुटे नवीन गोष्टीवरती मिडते पण ती जुनी गोष्ट त्या लोकांकडे जाते आणी ते लोक पुढे अधून अधिकृत् लोकांना देतात घरी पडून राहणार पेक्षा किव्वा dumping ground वर पडून राहणार पेक्षा त्या अधिकृत् लोकांना जाते एकवेद पैसे कमी मिडतील पण atleast तो कचरा आपल्याला परत येणार नाही आता पाऊसाचा time ला बगायला गेल तर चिनार पाटी वरती समुद्धातच किनार पट्टी वरती आता मुंबई च गेल तर मॅरीने ड्राईव्ह हा याला queens neklace अस मन्हतात. तर तिकडे येवडा कचरा समुदर परत वाहून आपल्या कडे टाकत असते की जे तुम्ही निचारी करू शकत नाही दिवसाटणं कमीत कमी दोन वेड तो मॅरीने ड्राईव्ह चा कचरा पूर्ण साफ केला जातो करण की येवडा कचरा च आपण जो समुद्रात टाकल्या आहे तो नव्याने समुद्रा आपल्यालाच देतो जे बोलतो ना जे खातो शेवटी तेच बाहेर काढतो तसं झालो आपल्या कडे परत येत आणी या गोष्टीवरती गांभीर्याने प्रयत्न लोकांनी विचार करायला हावं फक्त सरकारनी नाही. तर छोट्यातली छोटी wire सुद्धा कचर्यत टाकणायची ऐवजी जर scrap dealers ला दिली registered एक box झाला करून ठेवायचा अस लॅपटॉप टीव्ही जुन जुन काही काही आणी एकदा दार वर्षी किव्वा दार चार महिन्यांनी हा लोकांना दिला कदाचित पैसे नाही मिडनार पण तुम्ही तुमच्या पिढी पुढचा पिढीचे साठी तुमच्या घरातलं लोकन साठी एक चांगली काम करता. की त्यानं जगण्या साठी त्यांच त्यांचे पोरांना जगण्या साठी एक चांगल वातावरण कडे तुम्ही एक

काय म्हणतो भाई? दगड गिरा पाय ठेव काय? थोड पुढ गेलं आता.

नविनच टाकुन घेना. नविन नाही पहिलं mercides mercides नाही Audi हम्म आल्या यार गाड्या काय अं प्रतीक बहेर ची Eco Eco बिको होती का काही? Eco होती Eco आरे म्हणजे डब आरे बाप दोनच टक्के charging बाकी आहे प्रतीक दोन टक्केच बाकी आहे. दोन टक्के मध्ये दहा minute झाले पाहीजे. होईल होईल. मला सांग तु दहा मिनीटे झाली की हं.

काही पण बोल पण charging कमी कमी आहे. काय? बंद पडला नाही पाहीजे phone नाटक किती दहा पडल. दहा minute टिकल कारे दोन टक्के? बोल मग जाऊदे बोल. कसतरी टिकवा लागण ती आता. तु तुझ्या tank tank ला टाकुन घेतलं ते sticker?

अं

हम्म हम्म आवाज cut तोय राव तुझा.

हम्म टाकुण घे म्हणतो रे मी.

पुर्ण आवाज येतो clear

पुर्ण clear आवाज येतोय का? वि आवाज कटुन कटून येतोय आवाज अं प्रतीक नाहीरे clear आवाज येतोयना मी पुडी खाल्ली. पुडी खाली मी पुडी. आता? कटुन अटुनच येतो. आप नाही मला तुझा आवाज पुर्ण येत आहे पुर्ण. Rone five लाई भारी भारी दिसते Rone five

mentainance लाई ज्यादा आहे.

पाच हजार रुपए लागते ना भाई. अं हाव ना यार. फक्त पैसे लागू लागलेना. एक वर्ष पण झाले नाही गाडीला आजुन. एवढे लई पाच हजार रुपए. काय काय गेलेलं आहे तुझं? break pad त्याच्यानंतर म्हणजे clutch console म्हणजे direct ते clutch च्या plate आन bearing गेल्या मागच्या. काय clutch console आणि काय? cluch console अं break pad आणि मागचे bearing आरे यार. हाव ना यार अं झालंना एक वर्ष आता. अधी रे? पण ती गाडी लागली वाटच लागली थोडी फार. अं गाडी थोडी वाटच लागली होती. वाटच लागली म्हटलं. हम्म गाडी कधी घेतली होती म्हणी तु? August मध्ये